हे कपाच दुकान आहे इथे खूप सारे कप ठेवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कप आहेत.

इथं नदी आहे नदीच्या कडेने सगळे झाडी वगैरे आहे डोंगर दिसतात आहे पाणी कॉर्टर दिसतय.

हे कटिंग च दुकान आहे हे कटिंग च्या दुकानामध्ये माणस बसलेली आहेत फोन मध्ये बोलतोय तो आणि दुसरा बसलाय चेयर वरतीच्या बाजूला गाडी दिसते.

हे एक दुकान आहे ह्या दुकानामध्ये काचेचे.

हे एक गार्डन दिसतय गार्डन मध्ये छत्री लावून--

हे एक रस्ता आहे रस्त्यावरून दोन माणस जात आहेत एक माणूस जो आहे त्याच्या हातामध्ये पांढरा कलर ची पिशवी आहे आणि इथं खूप सारे उडाप दिसतात झाड आहे.

एक स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल मध्ये खेळायसाठी पाण्याच्या म्हणजेच घसरगुंडी आहे आणि खूप असं सुंदर असं दिसण्यासारख आजूबाजू सिनरीज आहेत खूप सारी झाडं आहेत घसरगुंड्या आहेत.

हे मुस्लिमच मस्जिद आहे ह्या मस्जिदमध्ये दोघ तीघ माणस बसलेली आहेत दोन माणस हुबेलेली आहेत आणि इथे मागच्या साईड ला ग्रीन अक्षरात काहीतरी लिहिलेल आहे फॅन आहे लाईट आहे.

हे एक मंदिर आहे मंदिरच्या बाहेर खूप सारी लोक बसलेले आहेत जेन्ट्स पण आहेत लेडीज पण आहेत आणि इथे एक व्हाईट कलर च मंदिर दिसतय आणि ऑरेंज कलर चा कुर्ता घातलेला माणूस आहे सर्वांनी शॉल पांघरलेली आहे.

एक रस्ता आहे रस्त्यामध्ये पाऊस पडतोय पाऊस पडतोय झाडी दिसतीय अजून दोन टू व्हीलर जाताना दिसतात आहे आणि दुसऱ्या बाजूला खूप सारे टमटम दिसत आहे टू व्हीलर दिसत आहे.

इथे एक सभा भरलेली आहे या सभेचे इथे बोर्ड लागला आहे त्या बोर्ड च नाव आहे निसर्गर रक्षण संस्था अमरावती इथे खूप सारी लोकतलेत पत्र्‍याचा शेड आहे आणि फॅन आहे.

हे एक ना मोठं स्पेअर पार्ट शॉप आहे इथं सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट भेटतात इथे वर्कर्स आहेत सेक्युरिटी गार्ड आहेत मॅनेजर आहेत ओनर आहेत एक लेडीज सुद्धा दिसते आणि इथे एक फोर व्हीलर सुद्धा उभी आहे.

इथं ना मोकळी जागा आहे खूप सारे बदक आहेत ते बदक फिरतात आहे माती दिसते पाण्याचा हौत दिसतात झाडी आहे गेट आहे.

इथे खूप सारे झाडे दिसतीये आणि लहान मुलांसाठी ना कपड्याचा जो रेडिमेड झुला येतो ना तो झुला बांधलेला आहे दोन्ही बाजूला झाडांना आणि खाली चप्पल पडलेली दिसतंय मोठमोठी झाडी आहे गार्डन आहे माती आहे.

हा एक केक आहे खूप सुंदर असा केक आहे बदाम शेप काढलेला आहे ह्याच्या मध्ये आणि व्हाईट आणि रेड कलरचा आहे याच्यामध्ये रेड कलर ची बदाम आहेत टेबल इथं ठेवलेला आहे बाहेरच्या बाजूला टु व्हीलर ठेवलेली आहे.